प्रहारांवर प्रहार उतरवत तश्या ठिणग्या ठिणग्या चौफेर उधळल्या तांब्याची दोन्ही टोक क्षणात चक्ख जुळली आणि जवळच असलेल्या लाकडी जल कुंडातील पाण्याचा सपकारा त्या लालेलाल काम्बेवरच्या लोहर गोपन सपकन मारल क्षणात कर्र अश्या आवजासह घावेच्या कडेला ताम्ब्कर निरभ्य अभाळासारखी नीलवर्णी कडेला सोनेरी रंग छटा

मी तेव्हा ती मूर्ती एकटक बघतच राहिलो हा असाच तर होता माझ्या देहाचा वर्ण निळसर तांबसर पिकू बघणाऱ्या पडाच्या जांभूळ हे कितीही वर्णून सांगितल तरी मला माझी थोरली आणि धाकली आई सहजच म्हणत आली होती श्याम म्हणजे चक्क काळा अचूकच सांगायच तर काळा सावळा श्याम म्हणजे सावळाच तर होतो भाव ओल्या श्रावण संध्येसारखा आणि आत्ताच आणि स्पष्टच सांगून ठेवतो या सावळेपनाचा मला उर भर आतून अभिमानही होता आजही आहे मला तर श्याम हे नाव मनापासून अति प्रिय झाल दादाचा एक आपला बारा होत त्याला सर्वजण गोरागोमटा म्हणत चुकून कधी धाकली काय ती त्याला संकर्षण प्रेमान त्याचा संकु हि करे म्हणून मीही त्याला कधी कधी संकु दादाच तर आज आमची गोप दीक्षा मी आणि बलराम दादा गोपवेष धारण करून ते कसा होता हा आमचा गोपवेष तर डोईला चित्रसेन आजोबांनी गुंडळलेला गोप पागोटं होत पिळे दिलेलं विटकरी वर्णात कमरेला आवळलेली बाबांनी नुकतीच आणलेली निळी पिवळी वस्त्र होती जरी काठाची मऊ धूळधुळीत आता समोर येणाऱ्या रानातील कर्म योगाला बांधून घेण्यासाठी आम्ही सोयीन त्यांचे वर घट्ट गोप काष्टीत कसले आमच्या खांद्यावर गोकुळात्यालच मेंढ्यांच्या बाळ लोकरीच्या खोळीच्या घोंगडीच्या काढल्या आमच्या खांद्यावरच्या घोंगडीच्या खोळी शिदोरीच गाठुड होत त्या चांगल्या सात आठ दश्म्यांच्या घळीत

नुकतच वाड्यावरच्या गोप सेवकांनी रानातून उपटून आणलेले चार सहा रान पलांडून ते कंद हि होते त्यांच्या हिरव्याकंच पातींच माझ्या घोंगडीच्या खोलीत आज मी पहाटेच एक धारदार छोटी कोयती हि ठेवली होती गोप दीक्षेचे विधी सुरु झाले वाड्याचे गोप पुरोहित अभिर्नंद नाद मधुर संस्कृत मंत्र भोवती रांगोळ्या रेखलेल्या वेळ बुट्टीच्या चौरंगावर मी आणि दादा बसलो होतो वाड्याचा हा कक्ष देव घराचा होता शेवटी पुरोहित अभिर्नंदांनी सोनेरी कुंभातील मंत्री सज्जल आंब्याच्या पानांनी आमच्या अंगावर शिंपडल आमच्या समोरच चित्रसेन आजोबा नंद बाबा दोन्ही आया उभ्या होत्या आज हा देव कक्ष आमच्या झाडून साऱ्या आठही काका काकूंनी गच्च भरला होता दीड दोन वर्षांची एकानांगा इकडे तिकडे लुडबुडत होती सर्व विधी संपताच प्रथम थोर्लीन आणि मग धक्लीन तेवत्या निरांजनांच्या ज्योतींनी आमच औक्षण केला

खांद्यावरील उपर्ण्यासारखी घोंगडी सावरत त्यांनीही मला आणि बलराम दादाला ओवाळलं आपल्या छाती वरच अभिर्भाणु वौंशाच प्रतिक असलेल अष्टकोनी चंदेरी पदर हलके सूत्र होऊन त्यांनी ओंझळीत घेतल ते तसच मास्तकाशी भिडवून डोळे मिटवत ते काही तरी पुटपुटले दुसर्याच क्षणी ते माझ्या कंठात कडवहून माझ्या कपळा अवघरान करीत ते म्हणाल कृष्णा आज तु विधी युक्त खरा गोप झालास माझा वंशज झालास माझ्या क्षमते नुसार मी गोकुळातले लहान

मी शेजारी बसलेल्या बलराम दादाकडे बघितल पूर्वीच आम्हाला ओवाळलेल्या आजोबांनी त्याच्या कंठातहि चढवलेला आपलाच पदक कुरवाळीत हसत होता क्षणात आम्ही दोघ डोळ्यांनी

दोन्ही आयांना आणि पुरोहित अभिरनंदांना त्यांनी आमच्या कपाळाचा अवघान केल सगळ्या काका काकुंचे आम्ही चरणस्पर्श केले एव कक्ष सोडून आम्ही गोकुळाच्या रानात जायला घेतल

ठाई ठाई उपयोगी पडणार होत्या वाड्याच्या पूर्व महाद्वारात आलेल्या दोन्ही आयांनी आमच्या हातांवर दळदार दह्याच्या कवड्या सोडल्या त्या उठणान करतांना मी क्षणभर डोळे मिटले त्या मधुर दह्याची जिभेवर रेंगाळणारी अवीट गोडी आजही मला स्पष्ट आठवते बाहेर जमलेल्या गोप मित्रांना मला गाठायच होत

तसच माझ्या भोवती घुटमाळणारी माझी प्राणप्रिया भगिनी एकानन एका विधीच्या या गोंधळात तिच्या कडे कोणाचाच लक्ष नव्हता ती मात्र मला काही विसरली नही किती किती गोड हसली ती मझ्याकड बघून मला काही राहवलं नाही मी तिला पटकन उचलून तिच्या गोबऱ्या गालाचा प्रथम आवेही मुका घेतला तिचे केशावर भोवताळून टाकले तसच तिला दादाकडे बाहेर वाड्यासमोर पटांगणात आमच्याच वयाचे चांगले पंधरा वीस गोप सवंगडी जमले आम्हाला बघतच ते खिदडले आला आमचा किस्ना कान्होबा कृष्ण कन्हैय्या बलराम दादा बली दादा प्रथम त्या सर्वांशी आमची कडकडून गळाभेट लागलीच आमचा तांडा गौड गोठ्याकडे वळला बांधलेली गोधन आम्ही दावनितून मोकळी केली काही वेळातच एकमेकींना अंग घासणारा शिंग खटखटवणारा हंबरणारा नाना रंगांचा एक प्रचंड चैतन्याचा तांडाच कानडा त्यांच्या रुपान गोकुळाच्या उगवतीच्या महाद्वारातून तो तांडा बाहेर पडला खांद्यावरच्या घोंगड्या सांभाळत हातातल्या किणकिणत्या गवळकाठ्या उंचावून नाचवत यमुनेच्या तीरावर चौफेर पसरलेल्या दाट कुर्णानपर्यंत आम्ही त्यांना दबावलय आता शेकडो शेकडो गाई क्षणार्धात सामजुद्दारपणे अपोआप त्यांच्या गळ्यातील घंटा नाजूक लयी किणकिणु लागल्या मधूनच साळून्क्या, कोतवाल, परटील, रान किर्वे, रान काक, बोसुर्डे असे पक्षी त्यांच्या पाठीवर हळू हळू उतरू लागले यमुनेच्या येणाऱ्या गार वाऱ्यांच्या झुळकींनी लुसलुसीत हिरव्या कुरणांवर लाटाच लाटा उठू लागल्या त्यावर टपा टप उड्या घेणारे हिरवे डोळे दिसू लागल गायींच्या तरत्या हलत्या पाठींवर ते कीटक

त्यांच्या चरणीचा कर्मयोग घंटा नादावर लयीत सुरु झाला तस मी आणि बलराम दादा सवंगड्यांसह हुंदडायला आणि मन मानेल तस नाना खेळ खेळायला मुक्त समोर इथूनतीथवर पसरलेल यमुनेच निळाशार पाण्याच लखलखीत पात्र दिसला मी गोधन सगळे सवंगडी आणि होय बलराम दादालाही सोडून एकटाच किती तरी आवेगाने यामुनेकडे धावत होतो नकळतच खेचल्या जात होतो का कळत नव्हत पण यमुनेच पहिल दर्शन झाल्या पासून माझ्या काळजात हि अशी अनावर खळबळ माजत होती मनात अनेक अनेक प्रश्न उठत होते कशी असेल पलीकडची मधुपुरी मथुरा शूरसेन गणराज्यातील यादवांची राजनगरी कोण असेल तिथला राजा? आजोबा आणि बाबांसह सारे किती किती बोलतात त्या राज नगरीबद्दल कानावर नेहमी नाव पडत असतात उग्रसेन महाराज महाराणी पद्मावती सेनापती सात्यकी अनाधृष्टी मंत्री कंस अक्रूर सारथी दारूक अमात्य विपृथु बंदिस्त वसुदेव आणि त्यांची अर्धांगिनी देवी त्या नुसत्या शब्दांबरोबरच माझ बाल गोप मन नकळत्या वेदनेन कसा कळवळते प्रत्यक्ष पित्याला राज्य लोभासाठी कारागृहात कोंडणारा उग्रसेनांचा सुपुत्र निर्दय निर्मम कंस कसा असेल तो कंस? कसे असतील

नेहमी सांगत आले ते खरच होत हि यम म्हणजे बंध नसलेली सागरासारखी जल मत यमुना, यमुना मी प्रथम तिच अर्धावर्तुळाकार मान फिरवून डोळाभर दर्शन घेतला तिच चैतन्यमय तसच मनात साठवून घेतल तिला वंदन करण्यासाठी माझे हाथ आपोआपच केव्हा जोडले गेले कि मस्तकाला भिडलेसुद्धा येऊन खांद्यावरची शिदोरीच गाठोडं असलेली काळीशार मऊ घोंगडी मी पायीच्या वाळूवर अलगद उतरवली त्यावर डोईचा पापोद हळुवार ठेवल घोंगडी सेजारी गवळ काठी टेकवली आतून कड दोद्याला कसलेल्या लंगोटीवचर पितांबर खालती गेल ते हि घोंगडीवरच हलकेत फिरवल समोरची यमुना माता मला केव्हाची लाटांचे सहस्त्र हाथ करून सादवीत होती नाना प्रकारचे लहान मोठे पक्षी तिच्या वर उभ्या आडव्या हुब्त घेर टाक वर निळभोर अथांग आभाळ होत दूरवर तिला धरल पायीची ओली वाळू मी धावतच पार केली लंगोटी घरी असा मी यमुना मातेच्या कुशीत शिरलो अंगावर कसा भरकन काटाच आला

यमुनेच्या उबदार पाण्याचा वत्सल स्पर्श अंग अंगावर मुरून घेऊन माझ्या आजोबांचे बाबांचे थोरल्या आणि धाकल्या आईचे किती तरी अमोल बोल मला मनात राहिले त्या आपल्या शास्त्रवेत्त्या प्राणनंद काकांचा एक अमृत बोल तर ब्रम्हकमळाच्या अंकुरासारखा मनाच्या सरोवरात तरतरत उभारून येऊन डोलू लागला काना मनात कसा घुमू लागला

पुत्रा जीव ज्यातून जन्म घेतो आणि ज्यात लय पावतो ते पंच महाभूत म्हणजे जल सर्वात बलशाली आणि महत्वाच आहे हे जल म्हणजे जीवन माझ्या पाठोपाठ बलराम दादाच्या मागून येऊन त्याच्यासह सर्व सवंगडी हि केव्हाचे येऊन यमुनेत डूम्बनीला पडले होते मला ते बराच वेळ समजला नाही तरुणी महालात मात्र, रोजाना चालायचा तसा कुनबिनींचा कुजबुजता राबता आज सुरु झाला नव्हता. तरुणीमहालांतील बाळंतीणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजुन बंदच होता. त्या मिटल्या दरवाज्या समोर फरसबंदि वरुन एक उतार वयाकडे झुकवा झालेले स्त्रीखानदान अस्वस्थपणे चिंताग्रत जडावले येरझारा घेत होते स्वताच्या उतावळया मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे, अशी कल्पना करुन त्या स्त्रीखानदानाने कईक वेळा दरवाज्याला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदिला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही. अशाबेताने स्वतःशीच आई जगदंबे आई जगदंबे असे पुटपुटणे चालु ठेवले. त्या होत्या जिजाऊ शहाजीराजे भोंसले यांच्या राणीसरकार. श्रीमान शिवाजीराजे भोसलें यांच्या मातोश्री आऊसाहेब. भोंसले कुळीचा पवित्रमंगलकुंकुम करंड जगदंबेला स्त्रीजातीच्या रुपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न उत्तररात्रीं पासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजा समोर अश्याच ये जा करीत होत्या. त्यांच्या शेजारीच दाहा बारा हातांचा पल्ला राखून, पुरुंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी ज्योत्यावर बसले होते. उकिडव्या बसलेल्या नेताजी रावांनी आपल्या गुडघ्याना हातांचा मेढा भरला होता रात्रभर ताटकळत खडे असलेल्या नेताजी रावाना शेवटी आऊसाहेबानीच एक जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वताला गडवार्याच्या थंड

केंव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळले नाही. त्यांचा डुईवरची कंगणीदार मावळी पगडीमात्र, त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर

कोन्या कोनाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून, हल्क्या कदमांनी निघून गेला दिवस चांगला दीड कासरा धावणी घेऊन वर चढला महालाच्या महिरपीतीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा अईस पईस प्रकाश मांडला मातोश्री जिजाऊ, पुरत्या फिकरमंद झाल्या चिंतागत फेऱ्या घेऊन, त्यांच्या पायांना थकव्याचें कढ आले होते. त्याहून अधिक काळजीचे कढ त्यांच्या उरात दाटले होते. एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला, आऊसाहेब बीगीबीगी दरवाजाच्या रोखाने पुढे सर्श्या झाल्या उरातल्या सगळ्या आऊपणान त्यांचा कानात जमाव केला. अनेक सवाल डोळ्यात खडे ठाकले. दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके राजस रडणे धावनी घेत कानी आले. उघडल्या दरवाज्यात मध्यमवयाची कसबी सुईण, गोदाक्का कमरेत वाकून उभी होती. आपले अश्रूचे ओले हाथ जिजाऊनच्या नजरेला पडू नयेत म्हणून, मनगटे कमरेवर टेकून तिने ते पाढीशी उफराटें फिरवले होते. तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसु तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाउनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढवीत दिल लगावं कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुलविल्या. झडूद्या तोफांची नौबत. बाळकिसन आलं बाळकिसन बाळबाळंतीण समद सुखरूप. आह बाळराज, म्हणत नेताजीरावानी सोप्या वरुन खालीं चटकी छलांगच घेतली. त्यांचा डुलका केंव्हाच पसार झाला. मात्र सामने जिजाबाईंना बगताच दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सिधी बसती केली माँ साहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले, बुरजा बुर्जांच्या वरच्या भक्ती देत्यो, आऊसाब आपलं धनी आल, होऊदे जगदंबेच्या उदो प्राजक्ताचे फुलभरले झाड डुलावे, तश्या जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या चतुर नेताजींनी तेवढीच संमती सीताब उचलली. आपली पाढवळ आऊसाहेबाना दिसणार नाही या बेताने मुद्रा घालीत घालीतच ते मागल्या पाऊली चार पांच कदम माघे हटले वळताना, आपले भरदार मिश्याच्या चिंच आकड्या वरुन, उजव्या हाताची दमजोर पालथी मुठं फिरविताना

लहान बच्च्या सारखे सीधे पाईच धावले तोफखान्यावरच्या गोलांदाजाना गाठण्यासाठी. त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपकडीकडे बघतांना, जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांच्या कुमकुमपट्टा वर चढवीत स्वतःशीच हसल्या. डोकीवरच्या टोप पदरीने नेसूंचा भगवा जरीकाठ, त्यांनी गोंदल्या हाताच्या कुलवंतचिमटी उगिच सरसा केला. बाळकृष्ण शिवबांचे बाळ पहिले बाळराजे गोदाआक्काच्या रशरशीत बोलांनी जिजाऊच्या शोषित मनावर लक्ष लक्ष मोरपिसे फिरली होती. आता त्यां थोरल्या आऊ झाल्याहोत्या. त्यांच्या पापण्यांची तोरजाई पापी क्षणात दाटून आली. इतकी सालं गुदरली शिवबा राजांच्या राणीवश्यात कन्या रत्नांच ऊंच टिपेच रडणं कैक वेळा घुमल होत. पण बालकृष्णाच बसक रडणं आजवर कधी उठल नव्हत. म्हणूनच, जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले. कृतार्थतेणे मुलाच्या दर्शनाने आऊपण धन्य होते. पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्री पण धन्य होते स्वतःला सावरीत जिजाऊंनी गोझाक्काला विचारले कोणा सारखे ग दिसतात बाळराजे जी राजेसाहेब जिजाऊंच्या डोळ्यासमोर, शिवाजी राजांची मुर्ति क्षणात उभी ठाकली घोड्याचा पाठीवरून घामेजत, धावणी धरून ते कुठल्या मुल्खात असतील ते अम्बा जाणे राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हा ताणात दौडी वर होती आता शिवबाराजांचा पोटी बाळराजे आले, आणि राजेही तसेच दौडी वर भोसल्यांचा पुरुषांना मागल्या कबिल्याचा पायगोवा राहत नाही, हेच खरं हम्म जगदंब जगदंब करीत, जिजाऊंनी एक निश्वास सोडला, किती तरी उदंडकड त्या निश्वासात भरले होते राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून, त्याचें बाळराजे तरी डोळ्याभर बघावे, म्हणून जिजाऊंनी दालण्याचा दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला आपल्या शिशवी मंचकावर सई बाईंचा कुशीतून उफाळलेले रडणे, भोवतीच्या दगडी भिंतींवर, रोमांच -रोमांच उठवीत होते उंबरठ्यातच ऊभे राहून ते कान भर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या आपल्या उतावळ्या मनाने त्यांचे त्यांनाच हसुआले पांचवी झाल्या खेरीज, बाळन्तिणीचा सोयर पडलेल्या दालनात नसते जायचे, या विचारा बरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या उंबरठ्यावर टाकला पाय, त्यांनी तसाच मागे घेतला नेसूच्या नीरीजवळ खोचलेली मोहराजड थैली, त्यांनी खेचून हातात घेतली सबका उतरा बाळराजांचा गोझाबाई म्ह्तण त्यांनी वाकून ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली शांत चालीने आणि भरल्या मनाने, त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या, त्या वेळी किल्लेपुरन्दरच्या चारीबाजूंचे बुलन्द बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावर चा माऊळी वेड्या, वैशाखी आभाळाला खबर देत होते राज्याश्रिया विराजित सकाळ गुडमंदित भोसलेकुलावतुष श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणीसरकार वज्रचूडेमंडित सईबाईसाहेब प्रसूत झाल्या, पुत्ररत्न प्राप्त जाहले. आणि ती खबर ऐकून किल्लेपुरंदर वरच्या सगळ्या राऊळातले देव आपोआप सोयरात पडत होते पुरंदरचा सदर महालात बैठकी वर बसून, जिजाबाई खलित्यांचे मायने सांगत होत्या समोर बसलेले बाळकृष्णपंत हनुमंते, ते मायने आणि मजकुर कागदावर उतरून घेत होते बाहेर अठरा कारखान्याल्यातील असामिना पांढर्या गलमेशांचे गोमाजी नाईक पानसंबळ

गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरुण मावळा म्हणाला नाईक लई लहाने आहे मुठ तुमची, त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजीबाबा गरजले. म्होरं ये परातच वततो तुझ्या थोबाडात आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिल खुलासा हासले. सदर महालात खलीत्यांच्या लाल फास बंधांच्या थैल्या तयार झाल्या थैल्या ठेवल्या तबगाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तूरी स्पर्श केला सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगीरांच्या पथकातील एक -एक खबरगीर समोर आला, आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंतांच्या हातून आपाआपली थैली घेऊन बाहेर पडू लागला फलटण, तळबिड, सिंधखेड, बेंगलुर चौक चौव्च्याव्हाटा त्या थैल्या जाणार होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली त्यांच्यासमोर मावळपट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मोसेखोरेकर उभा होता, त्याचा हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या विश्वासराव जातींनीसी हि थैली राजांना रुजु होईल असे कर. आमचा सांगावा सांग कि जरूर निघुन येणे पुत्ररत्न उपजले. जी म्हणत विश्वासरावाने थैली धरला हात आपल्या माथ्याला लाऊन जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदर महाला बाहेर पडला. धाविनीची वाट बिनघोर आहे कि नाही हे टेहळण्या साठी जासुंदांचा नाईक बहिर्जी राजांच्या घोडदला पुढे एका मजलेवर दौडत होता. सुपे जवळ आले, बहिर्जीच्या घार नजरेला एक स्वार सामनीच दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताची झड कपाळावर चढवली. डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला, त्याच्या घोडयावरच्या माऊळी जीनांची खुण चांगली पटताच टाच मारून धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या तापेणे क्षणात त्या स्वाराला गाठला. बहिरजीला बघताच समोरचा विश्वास पाय उतार झाला काय खबर आहे विश्वास? मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिल लई नामी खबर हाय नाईक धान्यसनी बालकिसन झालं. पुरंदरावरण माँसाहेबांची थैली घेऊन आलो नव्ह विश्वासन आपला दाटला उत्साह आपल्या तळपत्या डोळ्यांनी फोडला धन्यांच बालकिशन कवा? अरे भल र माझ्भारदार बहिर्जीने मांड सोडून जिनावरून खाली चालक चतकी छलांग घेतली आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत, विश्वास एक मामुली खबरगीर आहे हे विसरून बहिर्जीने सरसेहोत विश्वास ची थेट उर भेट घेतली त्याचे खांदे थोपटले. वळीवपावसाचा मारा होणार हि इशारात देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीने बहिर्जीने आपल्या घोड्याचा मोहरा माघरा वळविला. राजांच्या सामने रुजू होण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजली कडे चौपट दौडू लागला. राज्यांचे घोडदळ नजर टप्प्यात येताच त्या दोघानी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली. धिम्या चाली ची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पाय उतार होऊन दोघानी झटक्यात राजाना अदब मुजरे रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदी आखडलेले घोडदराचे मावळे श्वास रोखुन उभे होते इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाचा ढगांनी

रेशमिकायदे त्यांनी आपल्या अंगठी धारी सडक बोटानी आखडून धरले होते कपाळीचे दोन दलांचे आडवेश शिवगंध, छाती कडे धारदार नाकाचा तरतरी शेंडा कानशिलाकडे निमुळते होत गेलेले, दोनही डोळ्यात दोन सूर्य वाजविणारे लांबट डोळे उभट शंखा सारखी रंगसतेज मुद्रा छातीच्या ठोकेदौडुची कान लावून विसावलेली

सोनेरी बोलांची चालक कबुतरे क्षणात उडाली बोला नाईक, शिताब पाठमोरे वळायला कोण वजह. काही आफत राजांच्या उजव्या भुवईने वर चढत कमानी बाख धरला नाय धनी, ह्यो इश्वास पुरंदरावरण मासाहेबांची थैली घेऊन आला. लई खुशी ची खबर हाय. थोरल्या राणीसाहेबास्नी बालकिशन झाल. धाकल धनी आल. कालच्याबस्तरवारी अंस, जगदंब जगदंब राजांचा कपाळी चे शिवगन्ध सईबाईंच्या सावळया मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आकसले नकळतच त्यांचा हातांची सडक बोटे छातीवरच्या मायेतील सफेद कवड्या वरून धरली, दुसराच क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मांड मोडून घोडा उतार झाले शांत पावली विश्वास जवळ जात

मुरारबाजी, येसाजी, तान्हाजी हे हरुलीच्या दौडीची मंडळी केंव्हाच पाय उतार झाली होती त्याना दौडीतले मावळे सगळयांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले ढगात उठलेल्या विजेचा प्रकाश लोट क्षणात मुलुखभर पसरतो तशी ती खबर घोडदळ पसरली Hello माझ्या जीवनातील सर्वात अनुभव आवडलेला चांगला decision म्हणजे प्रवास. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात कधी ना कधी प्रवास, हा नक्कीच करतो. परंतु काही प्रवासी कायम स्मरणात राहतात. व काही अतिशय मनाला स्पर्श करून जातात. आजच्या या प्रवासाचा,

प्रत्येक प्रवासात काही ना काही आठवणी तयार होतात. व ते आठवणी शेवटपर्यंत राहतात. परंतु काही प्रवास~ प्रवासी असतात कि, जे आयुष्यभर, अस्मरणिय राहतात. प्रवास आणि दैनकदिन कामाचा सर्व थकवा, चिंता दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते. संशोदांतून सिद्ध झाले आहे कि, सुंदर निसर्गातील, प्रवास आपले आरोग्य आणि बुद्धीला चालना देते. मागील वर्षी माझ्या college च्या सुट्टीनंतर उन्हाळ्यातील, सुट्ट्यामध्ये आम्ही देखील प्रवास केला आहे. व आम्ही तसंच, अं location म्हणून गोव्याला फिरायला जाण्याचा plan ठरवला. गोव्याला जाण्याचा निर्णय आम्ही आमच्या friend कडून घेतला होता.

पैस्यांचे management व तिथे गेल्यावर काय मजा, धमाल करायची. गोव्याचा हा railway चा प्रवास होता.

व माझा मोठा भाऊपण होता. railway मध्ये प्रवेश करत~ करता-करता मी खिडकीकडील seat वर बसलो. व, निसर्गाचा आनंद घेत-घेत आम्ही प्रवास करू लागलो. आणि हळूहळू प्रवास करत असताना railway stop आली कि थांबत आणि, सुरु होत. असा आमच्या railway चा गती धरली होती. आमच्यासाठी आम्ही सर्वानी, व्यवस्थित money management करून गेलेलो. त्यामुळे आम्हाला कसलीही कमी नाही भासवली. व आम्ही station ला stop घेतला.

Railway मध्ये पत्ते खेळण्याचा निर्णय घेतला. आणि माझा मोठा भाऊही आणि मी सर्वात वरच्या berth वर जाऊन बसलो. तेथे आम्ही पत्त्यांचा व माझ्या मित्राने सर्वानी पत्त्याचा डावही मांडला. आणि चार-पाच पत्त्याचे डाव खेळल्यानंतर आम्ही, अंताक्षरी खेळायचे ठरवले. एक-एक जण गाणी म्हणू लागलो. व आमच्या railway डब्ब्यात आमच्या शिवाय कोणीही नव्हते.

डब्ब्यात आम्हीच असल्याने कोणीही रोखटोक करणारे नव्हते. व त्यामुळे, आम्ही व आमच्या मित्राने खूप सारी मजा केली. खूप-खूप, धमालही केली. असं करत असताना आम्ही आमचा प्रवास खूप सुखद व आनंदी घेतला. व आम्ही त्याच्यातून खूप काही गोष्टी शिकलो. प्रवास करताने आम्हाला खूप काही नैसर्गिक गोष्टीही समजल्या. व आम्ही त्याचा, कधीही विसर पडू देणार नाही. व असं करत असताना आमचा सूर्य उगवला. सूर्यास्त झाला. व मी खिडकी जवळची जागा,

तर हिरवे-हिरवे शेत, सुंदर दिसणारे लहान पर्वते, मोठे पर्वते आणि लांब-लांब रस्ते मला रोमांचित करीत होते. व इतके सुंदर निसर्ग सौंदर्य मी आजवर पहिले नव्हते. आणि ते सुखद क्षेण खूप हि आठवण देत आहे. व आता गोवा जवळ आला होता.

आणि मी माझा mobile काढला व एक दृष्टीची photo टिपू लागलो. जवळपास चौदा तासाच्या प्रवासानंतर आम्ही गोव्यात पोहोचलो. ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवास इतका सुंदर होता. ते ठिकाण अर्थात गोवा. त्यापेक्षाही सुंदर होते माझ्या friend-friend मित्र,

माझ्या जीवनातील सर्वात आनंदीय, स्मरणीय क्षण राहीला. व आम्ही तिथे गेल्यावर नं~ तर room book केल्यावर, आम्ही जेवणाची, सोय केली. जेवणात आम्ही non-veg बिर्याणी व मच्छी घेतली. व आम्ही स्वादिष्ट प्रकारे, जेवण केले. त्यानंतर आम्ही दिवसभर गोव्याच्या किनारे फिरलो. खूप काही गोष्टी शिकलो. तर आम्ही गोव्याच्या, किनाऱ्यावर असताना आम्हाला काही प्रवासीही भेटले. त्यांच्याबद्दल आम्ही जाणून घेतले. त्यांचा प्रवास कसा होता, तेही जाणून घेतले. असे करत असताना आम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला भेटल्या. व माझ्या जीवनातील असाही क्षण, परत कधीही आला नाही. व येणारही नाही. असं करताना आम्ही तिथं खूप मजाही केली. व माझ्या मित्रांनी dance bar, व खूप काही,

पुढचा प्रवास म्हणजे वेरूळच्या गणपती करायचा असे ठरवले. आणि आम्ही पुण्याकडे निघलो. व संध्याकाळी चार वाजता, आम्ही, आमच्या गोव्याच्या ठिकाणावरून पुण्याकडे रवाना झालो. व अशे आमचे खूप काही आनंदाचे क्षण, अस्मरणिय राहील. स्मरणीय राहील. व आमच्या प्रवासातील हा सुखद क्षण खूप छान होता. माझ्या मित्रांनी पूर्णपणे enjoy, करून घेतला. व मीही त्यांच्यासोबत खूप enjoy हि केला. शेवटी आम्ही तिथून,

पुण्यात येता-येता आम्हाला पंधरा ते सोळा तास लागले. व आमचा~ आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर आम्ही सर्वानी, खूप हे क्षण वि~ व्यवस्थित पार पाडले. आणि आमच्या जीवनातील स्मरणीय क्षण,

Hi आपल्या सगळ्यांना education म्हणजे माहित च असेल कारण कि आपल्या जीवनात म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात education किती महत्वाचं आहे हे सगळ्यांना च माहित असेल मला तर असं वाटत कि education हे खूप important आहे आपल्या जीवनात अन आपल्या आयुष्यासाठी पण कारण कि आपण आपलं घर धकावण्या साठी सगळं म्हणजे जरी आपण आपलं शिक्षण पूर्ण असलं तर आपण काही काम करू शकतो कुठं तरी JOB करू शकतो मोठ्या पदावर पण आपण कोणतं तरी काम करू शकतो जसं कि आता शिक्षण पूर्ण झालं कि आपण bank त आपण manager होतो एखादया company त आपण manager बनतो एखादया company start करू शकतो आण जर खूप च जास्त शिक्षण असलं तर आपण आपलं स्वतःच business पण तयार करू शकतो आता जे काय आपण बघितलं असणं कि आता जे पण company वगैरे सगळे जे म्हणजे लोक हे खोलतात ते खूपच शिकलेले असतात

जसं कि आता बिगर शिक्षणाचे ते जे असतात गरीब लोक ते म्हणजे आपलं ते अं company असं अं काम करतात रोजगार म्हणून असं त्यांना काम दिल जातं पण त्यांना पगार पण भेटत नाही आणि salary पण दिल जातं नाही जसं शिक्षण झालेले त्यांना म्हणजे खूप जास्त पैसे दिल जातं जास्त पगार दिल जातं त्यांना salary पण जास्त भेटती आणि शिक्षण असलं तर आपण governmentJOB करू शकतो तसंच कि तुम्ही पाहिलं च असलं कि शिक्षण हे प्रत्येकच्या आयुष्यात म्हणजे पुढ जाण्या साठी आणि यश मिळवण्यासाठी म्हणजे अं शिक्षण हे अवयशक च आहे अधिक चांगले आहे